या चित्रामध्ये खूप झाडे दिसत आहेत.

एक स्कूटी व दोन गियर च्या गाड्या लावलेल्या दिसत आहेत.

या दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके ठेवलेली आहेत व तसेच त्या दुकानाच्या वरती --

फिरण्यासाठी आलेली आहेत असे दिसत आहेत.

या चित्रामध्ये एक मंदिर असल्यासारखे दिसत आहे.

या चित्रामध्ये एक व्यायामशाळा असलेली दिसत आहे या व्यायामशाळेत --